माझ्या प्रिय देशबांधवांनो नमस्कार दीपावलीनंतर सहा दिवसांनी साजरा केला जाणारा छठपर्व आपल्या देशातल्या निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक आहे ज्यामध्ये आहारापासून वेशभूषेपर्यंत पारंपारिक नियमांचं यामध्ये पालन केलं जातं
छठपूजेचं अनुपम पर्व निसर्ग आणि निसर्गाच्या उपासनेशी पूर्णपणे जोडलं गेलं आहे
सूर्य आणि जल हे महापर्व छठ उपासनेच्या केंद्रस्थानी आहेत तर बांबू आणि मातीपासून बनवलेली भांडी आणि कंदमुळं या पूजाविधीत उपयुक्त ठरणारी सामग्री आहे
आस्थेच्या या महापर्वात उगवत्या सूर्याची उपासना आणि मावळत्या सूर्याच्या पूजेतून दिला जाणारा संदेश अद्वितीय संस्कारांनं परिपूर्ण आहे
दुनिया तर उगवत्याची पूजा करते परंतु छठपुजेत आपल्याला त्यांची आराधना करण्याचाही संस्कार देते की ज्यांचं मावळणं निश्चित आहे
आपल्या जीवनातल्या स्वच्छतेचं महत्वही या सणात सामावलं आहे
छठपुजेपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता त्याचबरोबर नदी तलाव किनारे पूजास्थळ असलेल्या घाटांची स्वच्छता सर्व लोक मोठ्या उत्साहानं करतात
सूर्यवंदना अथवा छठपूजा पर्यावरण संरक्षण रोग निवारण आणि अनुशासनाचं पर्व आहे
सर्वसामान्यपणे काही मागून खाणं हे कमीपणाचं हीन भावाचं समजलं जातं परंतु छठपुजेत सकाळच्या अर्ध्यानंतर प्रसाद मागून खाणं ही एक विशेष परंपरा आहे
प्रसाद मागून खाण्याच्यामागे हे कारण सांगितलं जातं की त्यामुळे अहंकार नष्ट होतो
अहंकार ही एक अशी भावना आहे की जी व्यक्तीच्या प्रगती मधला अडसर ठरते
भारताच्या या महान परंपरेचा लोकांना अभिमान असणं हे अत्यंत स्वाभाविक आहे
प्रिय देशबांधवांनो मन की बात ची प्रशंसा होते त्यावर टीकाही होत राहिली
परंतु मी जेव्हा मन की बात च्या प्रभावाकडे पाहतो तेव्हा माझा विश्वास दृढ होतो की देशाच्या जनमानसाबरोबर मन की बात शंभर टक्के ॠणानुबंधात बांधली गेली आहे
खादी आणि हातमागाचं उदाहरणं घ्या
गांधी जयंतीला मी नेहमी हातमाग खादीसाठी आग्रह करतो आणि त्याचा परिणाम काय आहे हे जाणून आपल्याला आनंदच होईल
मला सांगितलं गेलंय की या महिन्यातल्या 17 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या दिवशी दिल्लीच्या खादी ग्रामोद्योग भवन स्टोअरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या विक्रमी विक्रीची नोंद झाली
खादी आणि हातमागाची एकाच स्टोअरमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणं हे ऐकून आपल्याला आनंद झाला असेल संतोष झाला असेल
दीपावली दरम्यान खादीच्या गिफ्ट कुपन मधल्या विक्रीत जवळ जवळ 680 टक्के वाढ झाली आहे
खादी आणि हँडीक्राफ्टहस्तकला वस्तूंच्या विक्रीमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास 90 टक्के वाढ झाल्याचं दिसतं
आज युवक वयस्कर महिला प्रत्येक वयोगटातले लोक खादी आणि हातमागाला पसंती देतात हे चित्र पाहायला मिळतं
मी कल्पना करू शकतो की या व्यवसायातून किती विणकर परिवारांना गरीब परिवारांना हातमागावर काम करणाऱ्या कुटुंबाना किती लाभ झाला असेल
पूर्वी खादी फॉर नेशन होतं आणि आम्ही खादी फॉर फॅशन विषयी सांगितलं
परंतु मागच्या काही काळापासूनच्या अनुभवातून मी म्हणू शकतो की खादी फॉर नेशन आणि खादी फॉर फॅशन नंतर आता खादी फॉर ट्रान्सफर्मेशन ची जागा खादीनं घेतली आहे
खादी गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात हातमाग गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन साधून त्यांना सक्षम सशक्त शक्तिशाली होण्यासाठीचं ते साधन बनते आहे
ग्रामोद्योगासाठी ही मोठी भूमिका आहे
श्रीमान राजन भट्ट यांनी नरेंद्र मोदी अॅपवर लिहिलंय की ते माझ्या सुरक्षा दलाबरोबरच्या दीपावलीतल्या अनुभवाविषयी जाणून घेऊ इच्छितात
आणि त्यांना हे ही जाणून घ्यायचं आहे आमची सुरक्षा दलं दिवाळी कशी साजरी करतात
श्रीमान तेजस गायकवाड यांनीही नरेंद्र मोदी अॅपवर विचारलं आहे की आमच्याकडची मिठाई सुरक्षा दलापर्यंत पोचवण्याची व्यवस्था होऊ शकते का आम्हालाही आमच्या वीर सुरक्षा बलाची आठवण येते
आम्हाला वाटतं की आमच्या घरची मिठाई देशाच्या जवानांपर्यंत पोचायला पाहिजे
दीपावली आपण सर्वांनी खूप उत्साहात साजरी केली असेल
माझ्यासाठीही ही दिवाळी यावेळी एक विशेष अनुभव घेऊन आली
मला पुन्हा एकदा सीमेवर तैनात शूर सुरक्षा बलांसमवेत दिवाळी साजरी करता आली
यावेळी जम्मूकाश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा बलांसमवेत दीपावली साजरी करणं माझ्यासाठी अविस्मरणीय राहिलं
सीमेवर ज्या कठीण आणि विषम परिस्थितीशी सामना करत आपलं सुरक्षा बल देशाचं रक्षण करतं तो संघर्ष समर्पण आणि त्यागासाठी सर्व देशवासियांसह मी सुरक्षा बलाच्या प्रत्येक जवानाचा आदर करतो
जेव्हा आपल्याला वेळ मिळेल निमित्त मिळेल त्यावेळी जवानांचे अनुभव जाणून घेतले पाहिजे त्यांची गौरवगाथा श्रवण केली पाहिजे
आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल की आपले जवान केवळ आपल्या सीमेचं रक्षण करत नाहीत तर विश्वशांतीसाठी महत्वाची भूमिका सांभाळत आहेत
यूएन पीसकीपर म्हणून संपूर्ण जगात ते हिंदुस्थानचं नाव उज्वल करत आहेत
काही दिवसांपूर्वी 24 ऑक्टोबरला जगभरात यूएन डे संयुक्त राष्ट्र दिवस साजरा झाला
संपूर्ण विश्वात शांतता स्थापित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना त्यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत सर्वाना माहिती आहे
आणि आपण तर वसुधैव कुटुंबकम् म्हणजेच हे विश्वच माझा परिवार असं मानणारे आहोत
या विश्वासामुळेच सुरुवातीपासूनच यूएनच्या विविध पुढाकारात भारत सक्रीय आहे
आपल्या सर्वांना माहिती आहेच की भारताच्या घटनेची प्रस्तावना आणि यूएन चार्टरची प्रस्तावना या दोन्हीत वुई द पिपल या शब्दांनी सुरु होते
भारतानं नारी समानतेवर नेहमीच जोर दिला आहे आणि मानवी हक्काबाबत यूएनचं घोषणापत्र हे त्याचं जिवंत उदाहरण आहे
त्याच्या इनिशियल फ्रेममध्ये जे प्रपोज करण्यात आलं ते म्हणजे ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल भारताच्या प्रतिनिधी हंसा मेहता यांच्या प्रयत्नांनी त्यात बदल करण्यात आला आणि नंतर ऑल ह्युमन बिईंग्ज आर बॉर्न फ्री अँड इक्वल याचा स्वीकार झाला
तसं पहायला गेलं तर हा छोटासा बदल परंतु एका सशक्त विचाराचं दर्शन त्यामधून होतं
यू एन अम्ब्रेलाच्या माध्यमातून भारतानं जे महत्वाचं योगदान दिलं ते म्हणजे यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये असलेली भारताची भूमिका संयुक्त राष्ट्रांच्या शांतीरक्षा मिशनमध्ये भारतानं नेहमीच सक्रीय भूमिका बजावली आहे
आपल्यापैकी बहुतेकांना बहुधा ही माहिती पहिल्यांदाच मिळाली असेल
अठरा हजाराहून अधिक भारतीय सुरक्षा बलांनी यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये आपली सेवा दिली आहे
सद्यस्थितीत साधारणपणे सात हजार सैनिक यू एन पीसकीपिंग मध्ये जोडले गेलेत आणि संपूर्ण जगात हा तिसरा उच्चांकी क्रमांक आहे
2017 च्या ऑगस्टपर्यंत भारतीय जवानांनी 71 पीसकीपिंग मधल्या किमान 50 ऑपरेशन्समध्ये सेवा रुजू केली आहे
हे शांतीचे प्रयत्न कोरिया कंबोडिया लाओस व्हिएतनाम काँगो सायप्रस लीब्रिया लेबनॉन सुदान या काही देशांमधून झाले
काँगो आणि दक्षिण सुदानमध्ये भारतीय सेनेच्या हॉस्पिटलमध्ये 20 हजार रुग्णांवर उपचार झाले आणि अगणित लोकांना वाचवलं गेलं
भारतीय सुरक्षा बलानी विविध देशातल्या लोकांची केवळ सुरक्षा केली नाही तर त्या लोकांची मनंही जिंकली
भारतीय महिलांनीही शांतता निर्माण करण्यात महत्वाची अग्रणी भूमिका निभावली आहे
भारत हा एकमेव देश असा आहे की लीब्रियात शांतीअभियान मिशनमध्ये भारतानं महिला पोलीस युनिट पाठवलं हे खूप कमी लोकांना माहिती आहे
आणि भारताचं हे पाऊल जगातल्या देशांसाठी प्रेरणा देणारं ठरलं
यानंतर सर्व देशांनी आपली महिला पोलीस युनिट पाठवणं सुरु केलं
भारताची भूमिका केवळ शांती अभियानापुरती संबंधित नाही तर 85 देशांत शांतीअभियानाचं प्रशिक्षण भारत देतो आहे हे ऐकून आपल्याला अभिमान वाटेल
महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या या भूमीतून आपल्या बहादूर शांतीरक्षकांनी विश्वभर शांती आणि सद्भावाचा संदेश दिला आहे
शांतीअभियान हे सोपं काम नाही
आपल्या सुरक्षा रक्षकांना दुर्गम भागात जाऊन हे कार्य करावं लागतं
वेगळ्यावेगळ्या लोकांच्या सहवासात राहावं लागतं
भिन्न परिस्थिती आणि संस्कृती समजावून घ्यायला लागते
त्यांना तिथल्या आवश्यकता वातावरणाशी सांभाळून घ्यावं लागतं
आज जेव्हा आमचे बहादूर यू एन पीसकीपर्सच्या आठवणी काढतात तेव्हा ते कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना कसे विसरतील ज्यांनी आफ्रिकेतल्या काँगो इथं शांततेसाठी लढताना आपलं सर्वस्व समर्पित केलं होतं
त्यांच्या स्मृतीनं प्रत्येक देशवासियाची छाती गौरवानं फुलून जाते
ते एकमेव यू एन पीसकीपर होते वीर पुरुष होते ज्यांना परमवीर चक्रानं गौरवण्यात आलं
लेफ्टनंट जनरल प्रेमचंदजी यांनी सायप्रसमध्ये विशिष्ट ओळख निर्माण केली
1989 मध्ये 72व्या वर्षी त्यांना नामिबियात ऑपरेशनसाठी फोर्स कमांडर म्हणून नियुक्त केलं आणि त्यांनी त्या देशाचं स्वातंत्र्य निश्चित करण्यासाठी आपली सेवा दिली
जनरल थिमय्या जे भारतीय सेनाप्रमुख होते त्यांनीही सायप्रसमध्ये यू एन पीसकीपिंग फोर्सचं नेतृत्व केलं आणि शांती काऱ्यात सर्वस्व झोकून दिलं
शांती दूताच्या रूपातून नेहमीच भारतानं शांती एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला
आमचा विश्वास आहे की प्रत्येकानं शांती सद्भावानं जगावं आणि अधिक चांगल्या तसंच शांतीपूर्ण भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं पुढे वाटचाल करावी
माझ्या प्रिय देशबांधवानो आपली पुण्यभूमी अशा महान व्यक्तिमत्वांनी सुशोभित झाली आहे ज्यांनी निस्वार्थ भावनेनं मानवतेची सेवा केली आहे
सिस्टर निवेदिता ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो त्याही या असामान्य लोकांपैकी एक आहेत
त्या आयर्लंडमध्ये मार्गारेट एलिझाबेथ नोबेल म्हणून जन्मल्या
परंतु स्वामी विवेकानंद यांनी त्यांना निवेदिता हे नाव दिलं
निवेदिताचा अर्थ आहे पूर्ण रुपात समर्पित नंतर त्यांनी नावाला अनुरूप असं कार्य करून स्वतःला सिद्ध केलं
काल सिस्टर निवेदिता यांची दीडशेवी जयंती झाली
स्वामी विवेकानंद यांच्या काऱ्यानं त्या इतक्या प्रभावित झाल्या की आपल्या सुखी जीवनाचा त्याग केला आणि आपलं जीवन गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केलं
सिस्टर निवेदिता ब्रिटीश राजमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी खूप व्यथित झाल्या
इंग्रजांनी केवळ आपल्या देशाला गुलाम बनवलं नाही तर त्यांनी आपल्याला मानसिकरित्याही गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला
आपल्या संस्कृतीला कमी लेखुन हीनभावना निर्माण करणं हे नेहमी चालत आलं होतं
भगिनी निवेदिताजी यांनी भारतीय संस्कृतीच्या गौरवाला पुनर्स्थापित केलं
राष्ट्रीय चेतना जागृत करून लोकांना एकसंध ठेवायचं काम त्यांनी केलं
त्यांनी जगभरातल्या विविध देशात जाऊन सनातन धर्म आणि दर्शनाबाबत होणाऱ्या विरोधी प्रचाराविरुद्ध आवाज उठवला
प्रसिद्ध राष्ट्रवादी आणि तमिळ कवी सुब्रमण्यम भारती आपली क्रांती कविता पुदुमर्इ पेन्न न्यू वूमन आणि महिला सशक्तीकरणासाठी विख्यात आहेत
असं मानलं जातं की त्यांची प्रेरणा भगिनी निवेदिता या होत्या
भगिनी निवेदिताजी यांनी महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू यांनाही सहाय्य केलं
आपल्या लेख आणि संमेलनाच्या माध्यमातून बसू यांचं संशोधन आणि प्रचारात सहाय्य केलं
भारताची हीच एक सुंदर विशेषता आहे की आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्मिकता आणि विज्ञान एकमेकांना सहाय्यकारी आहेत
सिस्टर निवेदिता आणि वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू याचं उत्तम उदाहरण आहे
1899 मध्ये कोलकात्यात भीषण प्लेग झाला
पाहता पाहता शेकडो लोक गतप्राण झाले
सिस्टर निवेदिता यांनी स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता नाले आणि रस्त्यांच्या सफाईचं काम सुरु केलं
त्या एक अशा महिला होत्या की आरामशीर जीवन जगू शकत होत्या मात्र त्या गरिबांच्या सेवेशी जोडल्या गेल्या
लोकांनी त्यांच्या या त्यागातून प्रेरणा घेऊन सेवा काऱ्यात त्यांना सहाय्य केलं
त्यांनी आपल्या काऱ्यातून लोकांना स्वच्छता आणि सेवेची शिकवण दिली
त्यांच्या समाधीवर लिहिलंय की हियर रिपोजेस सिस्टर निवेदिता हू गेव्ह हर ऑल टू इंडिया इथं सिस्टर निवेदिता विश्रांती घेत आहेत ज्यांनी आपलं सर्वस्व भारताला दिलं
निःसंशय त्यांनी हेच केलं आहे
प्रत्येक भारतीयानं भगिनी निवेदिता यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतः त्या सेवामार्गावर चालायचा प्रयत्न करावा यासारखी अशा महान व्यक्तित्वाला यापेक्षा अधिक उपयुक्त योग्य अशी श्रद्धांजली असू शकत नाही
फोन कॉल माननीय पंतप्रधानजी माझं नाव डॉक्टर पार्थ शाह आहे
14 नोव्हेंबर आम्ही बालदिन म्हणून साजरा करतो कारण हा प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवसया दिवशी जागतिक मधुमेह दिन पाळला जातो
मधुमेह हा केवळ मोठ्यांचा आजार नाही तर बहुतांशी मुलांनाही होतो
या आव्हानासंदर्भात आपण काय करू शकतो
आपल्या फोन कॉलबद्दल आभार
सर्वप्रथम आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाच्या सर्व बालकांना खूप शुभेच्छा मुलं ही नव्या भारत निर्माणाचे हिरो आहेत
पूर्वी आजार मोठ्या वयात व्हायचे ही आपली चिंता रास्त आहे
आजार जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात यायचे ते आता लहान मुलांमध्येही दिसत आहेत
मुलांना मधुमेह होतो हे ऐकून आश्चर्य वाटतं
पूर्वीच्या काळी अशा आजारांना राजरोग म्हटलं जायचं
राजरोग म्हणजे असे आजार की की संपन्न सुखवस्तू आरामशीर जीवन जगणाऱ्याना व्हायचे
युवकांमध्येही असे आजार अपवादानेच असायचे
मात्र आता आमची जीवन शैली बदलली आहे
अशा आजारांना आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून ओळखलं जातं
युवावस्थेत अशा प्रकारचे आजार होणं म्हणजे शारीरिक कृती कमी आणि आहारविहाराच्या पद्धतीत होणारे बदल समाज आणि कुटुंबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं ही आवश्यकता आहे
जेव्हा आपण यावर विचार कराल तेव्हा लक्षात येईल की काहीही वेगळं करण्याची आवश्यकता नाही
फक्त आवश्यकता आहे छोट्या मोठ्या गोष्टी योग्य पद्धतीनं नियमित करत आपल्या सवयी बदलण्याची आपला स्वभाव बदलण्याची
मी तर असं म्हणेन की कुटुंबांनी असा प्रयत्न जागरूकतेनं करावा की मुलांना मोकळ्या मैदानात खेळायची सवय लागेल
परिवारातल्या मोठ्या लोकांनीही मुलांशी शक्यतो खेळायचा प्रयत्न करावा
मुलांना उदवाहनानं म्हणजेच लिफ्टनं जाण्यायेण्याऐवजी जिना चढून जाण्याची सवय लावावी
रात्री भोजनानंतर पूर्ण परिवारानं मुलांसमवेत चालायला जायचा प्रयत्न करावा
योगा फॉर यंग इंडिया हा योग विशेषत आमच्या युवक मित्रांना निरामय जीवनशैली आत्मसात करायला आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरपासून बचाव करण्यात साह्यकारी होईल
शाळेपूर्वी 30 मिनिटे योग याची विशेषता ही आहे की योग सहज आणि सर्वसुलभ आहे
आणि मी हे एवढ्यासाठी सांगतो की योग कोणत्याही वयोगटातली व्यक्ती सहजगत्या करू शकते
सहज एवढ्यासाठी की सोप्या पद्धतीनं शिकता येतो आणि सर्वसुलभ एवढ्यासाठी की कुठंही तो करता येतो
त्यासाठी विशेष साधनसाहित्याची मैदानाची आवश्यकता नाही
मधुमेह नियंत्रणासाठी योग किती उपयुक्त आहे यावर संशोधन सुरु आहे
एआयएमएस मध्येही यावर अभ्यास सुरु आहे
आणि आतापर्यंत आलेले निष्कर्ष बरेच उत्साहवर्धक आहेत
आयुर्वेद आणि योग याकडे केवळ उपचाराच्या माध्यमातून न पाहता ते आपल्या जीवनात अंगीकारावं
माझ्या प्रिय देशबांधवांनो खास करून माझ्या युवा मित्रांनो क्रीडा क्षेत्रात मागच्या काही दिवसात चांगल्या बातम्या आल्यात
विविध क्षेत्रात आपल्या क्रीडापटूंनी देशाचं नाव उज्वल केलं आहे
हॉकीत भारतानं शानदार खेळी करत एशिया कप हॉकी ट्रॉफी जिंकली
आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं आणि याच बळावर भारत दहा वर्षानंतर एशिया कपचा चँम्पियन झाला
यापूर्वी 2003 आणि 2007 मध्ये भारत एशिया कप चँम्पियन झाला होता
या हॉकी चमूला आणि त्यांच्या पथकातल्या साऱ्यांना देशबांधवांकडून खूप खूप शुभेच्छा
हॉकीनंतर बॅडमिंटनमध्येही चांगलं वृत्त आहे
बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतनं उत्कृष्ट खेळ करत डेन्मार्क ओपन ट्रॉफी जिंकून देशाच्या गौरवात भर घातली
इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपननंतर त्यांचा हा तिसरा सुपर सिरीज प्रीमियर पुरस्कार आहे
या युवासाथीच्या योगदानाबद्दल आणि भारताचा सन्मान वाढवल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो
अभिनंदन करतो
मित्र हो या महिन्यात फिफा अंडर सेव्हंटीन वर्ल्ड कपचं आयोजन झालं
जगभरातले अनेक संघ भारतात आले आणि फुटबॉल मैदानावर त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं
मलाही एक सामना पहायची संधी मिळाली
खेळाडूप्रेक्षकांत प्रचंड उत्साह होता
वर्ल्ड कपचा हा मोठा इव्हेंट पूर्ण विश्व आपल्याला पाहत होतं
एवढा मोठा सामना आणि युवा क्रीडापटूंची उर्जा उत्साह काहीही करण्याची उर्मी हे सर्व पाहून मी मुग्ध झालो
वर्ल्ड कपचं आयोजन यशस्वी झालं आणि सर्व संघांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं
भलेही भारताला चषक नाही मिळाला मात्र भारतीय खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली
भारतासह सर्व जगानं खेळाचा हा महोत्सव एन्जॉय केला आणि ही पूर्ण स्पर्धा फुटबॉल प्रेमींसाठी रोमांचक आणि मनोरंजक झाली फुटबॉलचं भविष्य उज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत
पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंचं त्यांच्या सहकार्यांचं आणि सर्व क्रीडाप्रेमींचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो
माझ्या प्रिय देशबांधवानो स्वच्छ भारत या विषयावर मला जितके लोक लिहितात त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी मला मन की बात हा कार्यक्रम रोज करावा लागेल आणि केवळ स्वच्छता या विषयावरच मन की बात समर्पित करावा लागेल
काही लहान मुलं त्यांच्या प्रयत्नांचे फोटो पाठवतात तर युवा वर्गाचा एखादा किस्सा त्यामध्ये असतो
कुठे स्वच्छतेबाबतच्या नवीन उपक्रमाची कथा असते तर एखाद्या अधिकाऱ्याच्या जोशामुळे झालेलं परिवर्तनाची बातमी असते
काही दिवसापूर्वीच मला विस्तृत अहवाल प्राप्त झाला ज्यात महाराष्ट्रातल्या चंद्रपूर किल्ल्यामधल्या कायापालटाची कहाणी आहे
तिथं इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूर किल्ल्यात स्वच्छता अभियान केलं
दोनशे दिवस चाललेल्या या अभियानात लोकांनी न थांबता न थकता एका संघभावनेनं किल्ल्याच्या स्वच्छतेचं काम केलं
सलग दोनशे दिवस आधीचे आणि आताचे असे दोन्ही फोटो त्यांनी मला पाठवले
फोटो पाहताना मी मंत्रमुग्ध झालो आणि जो कुणी हे फोटो पाहिल ज्याच्या मनात आसपासच्या अस्वच्छतेनं निराशा आली असेल त्यालाही कधी वाटलं असेल की स्वच्छतेचं स्वप्न कसं पूर्ण होईल तर माझं लोकांना सांगणं आहे की इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या युवकांची त्यांनी घेतलेल्या कष्टांची उमेदीची त्यांच्या संकल्पाची जिवंत प्रतिमा या फोटोतून तुम्ही पाहू शकता
ते पाहून आपल्यातली निराशा विश्वासात बदलेल
स्वच्छतेचे हे भगीरथ प्रयत्न सौंदर्य सांघिकता आणि सातत्याचं अद्भुत उदाहरण आहे
किल्ला हे तर आमच्या वैभवाचं प्रतीक ऐतिहासिक वारश्यांची वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासीयांची आहे
मी इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या सर्व टीमला आणि चंद्रपूरवासीयाना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो
माझ्या प्रिय देशबांधवानो आगामी चार नोव्हेंबरला आपण सर्व गुरु नानक जयंती साजरी करू
गुरु नानक देवजी शिखांचे पहिले गुरूच नाहीत तर ते जगद्गुरू आहेत
त्यांनी संपूर्ण मानवता कल्याणाचा विचार केला त्यांनी सर्व जातींना एकसमान संबोधलं
महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानावर त्यांनी भर दिला
गुरु नानक देवजी यांनी 28 हजार किलोमीटर्सची यात्रा केली आणि या प्रवासादरम्यान त्यांनी सत्य मानवतेची शिकवण दिली
त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यांनी सत्य त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवला सामाजिक समतेचा संदेश दिला आणि ही शिकवण केवळ बोलून दाखवली नाही तर आपल्या काऱ्यातून दाखवली
त्यांनी लंगर सुरु केला त्यातून लोकांमध्ये सेवाभाव निर्माण झाला
एकत्र बसून भोजन ग्रहण केल्यामुळे लोकांमध्ये एकता आणि समानतेचा भाव जागृत झाला
गुरु नानक देवजींनी सार्थक जीवनाचे तीन संदेश दिले परमात्म्याचं नामस्मरण करा श्रम करा काम करा आणि गरजवंताना सहाय्य करा
आपली तत्वं सांगण्यासाठी गुरु नानक देवजींनी गुरबाणी ची रचना केली
येणाऱ्या 2019 मध्ये आपण गुरु नानक देवजी यांचं साडेपाचशेवं प्रकाश वर्ष साजरं करणार आहोत
चला तर मग आपण त्यांच्या संदेश आणि शिकवणीच्या मार्गावर वाटचालीचा प्रयत्न करूयात
माझ्या प्रिय देशबांधवानो दोन दिवसांनी म्हणजे 31 ऑक्टोबरला आपण सरदार वल्लभभाई पटेलजींची जन्मजयंती साजरी करू
आपल्याला माहिती आहे की अखंड आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचला होता
भारतमातेच्या या महान संतानाच्या जीवनातून आपण आज खूप काही शिकू शकतो
31 ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधीही जग सोडून गेल्या
सरदार वल्लभभाई पटेल यांची विशेषता म्हणजे ते केवळ परिवर्तनवादी विचार देत नसत तर ते साध्य करण्यासाठी जटील समस्येतून व्यावहारिक उपाय शोधण्यात ते वाकबगार होते
विचारांना साकार करणं यात ते कुशल निपुण होते
सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एका सूत्रात गुंफण्याचं कार्य केलं
हे सुनिश्चित केलं की कोट्यवधी भारतीयांना एक राष्ट्र आणि एक संविधान यांच्या छत्रछायेत आणता येईल
त्यांच्या निर्णयक्षमतेनं सर्व अडचणींना पार करण्याचं सामर्थ्य त्यांनी दिलं
जिथं सन्मान करण्याची आवश्यकता होती तिथं सन्मान केला
जिथं बळाचा प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली तिथं त्यांनी बळाचा वापर केला
त्यांनी एक उद्दिष्ट निश्चित केलं आणि त्या उद्दिष्टाबरोबर दृढनिश्चयानं ते मार्गस्थ झाले
देशाला एकत्रित ठेवायचं कार्य केवळ तेच करू शकत होते
त्यांनी अशा एका राष्ट्राचं स्वप्न पाहिलं की जिथले सर्व लोग समान असतील
मला असं वाटतं की सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार सदा सर्वदा प्रेरणा देणारे आहेत
त्यांनी म्हटलं होतं जातीपंथाचा कोणताही भेद आम्हाला थांबवू शकत नाही सर्व भारताची मुलंमुली आहेत आपण देशावर प्रेम केलं पाहिजे आणि परस्पर प्रेमसद्भावनेवर भविष्य घडवलं पाहिजे
सरदार साहेबांचे हे विचार आजही आमच्या न्यू इंडियाच्या व्हीजनसाठी प्रेरक आहेत समयोचित आहेत
आणि त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा होतो
देशाला अखंड राष्ट्राचं स्वरूप देण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे
सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्तानं 31 ऑक्टोबरला देशभर रन फॉर युनिटी चं आयोजन केलं जाईल ज्यामध्ये देशभरातून बालक युवा महिला सर्व वयोगटातले नागरिक सहभागी होतील
माझा सर्वांना आग्रह आहे की आपणही रन फॉर युनिटी आपल्या सद्भावनेच्या या उत्सवात सहभागी व्हावं
प्रिय देशबांधवानो दिवाळी सुट्टीनंतर नव्या संकल्पासह नव्या निश्चयासह आपण सर्व दैनंदिन जीवनात आला असाल
माझ्या वतीनं देशबांधवाना त्यांची सर्व स्वप्नं साकार होवो अशी शुभकामना खूप खूप धन्यवाद